फोटो मध्ये आपल्याला एका कपड्याच दुकान दिसत आहे या दुकाना मध्ये विविध कलर ची आणि विविध प्रकारची कपडे आपल्याला दिसत आहेत.

बस मधील हे जी सीट आहे किती कंफरटेबल आहेत बगा एका गावावरून दुसर्‍या गावाला जर जायच असेल तर अशा प्रकारच्या वातानुकलीत बस मध्ये जर आपण प्रवास केला तर आपल्याला अतिशय आनंद मिळतो.

फोटो मध्ये आपल्याला एक घर दिसत आहे आणि त्या घरामध्ये विविध प्रकारचे रोशनाई केलेली--

सूर्यास्ताच्या या वेळी अशा तलावाच्या काठेवर शांतपणे एकांतात बसणं--

किती अद्भुत आणि नयनरम्य हा देखावा आपल्याला दिसत आहे.

फोटो मध्ये आपल्याला क्लासिक सलून नावच एक बोर्ड दिसत आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकार चे हेयर स्टाइल्स --

फोटो मध्ये ही आपल्याला एक ए टी एम च चित्र दिसत आहे सध्याच्या काळात आपण जवळ कॅश न बाळगता--

हे बदक आपल्या भक्ष्यांच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरताना दिसत आहे.

फोटो मध्ये कुशल बूक शॉप नावाचं एक दुकान दिस दिसत आहे.

आणि तो त्याच्या भक्ष्याच्या शोधार्थ इकडे तिकडे बघताना दिसत आहे.

ऑटो रीक्षाच्या माघे एक बाइक आणि त्या बाइक वर एक व्यक्ति दिसत आहे.